माझा सर्वात आवडता देश जो आहे ना तो भारत आहे आणि मला भारता बद्दल खूप सारी माहिती आहे. तुझा आवडता देश कोणता आहे?

तो तो अह आवडणारच ना सगळ्यांना हो बरोबर आहे. भारतामध्ये किती राज्य आहेत तुला माहित आहे का? हो मला माहिती आहे. भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत. हो आत्ताच मागे जम्मू-काश्मीर ते होतं ना त्यांना जम्मू-काश्मीर, लडाख, आणि लक्ष लक्षद्वीप आहे ना त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलेलं गेलल आहे ना तर त्यामुळे अगोदर एकोणतीस होते ना. आता सगळे अठ्ठावीस आणि आठ असं अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश अशी आपल्या भारताची विभागणी झालेली आहे. पण तरीपण बघ किती छान आहे ना अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश असून देखील आपला भारत आज एकत्र राहतोय. हा भारतामध्ये तुला माहिती आहे सगळ्यात जास्त जिल्हे आहेत आणि सगळे प्रसिद्ध आहेत. हो भारतामध्ये असं कोणतं स्थळ नाहीये आहे की त्यामध्ये काही प्रसिद्ध नाहीये की प्रत्येक ठिकाणचे घेशील म्हणजे भारतातल कोणतही स्थळ तुला जर जे सामान्यच सामान्य जरी स्थळ, जिल्हा तालुका असेल त्यामध्ये काही ना काही तरी बघण्यासारखं पाहण्यासारखं शिकण्यासारख खरंच खूप भारत जो आहे ना खरच खूप भारी आहे. बघ मला म्हणूनच भारत खूपच आवडतो. आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाण आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या story आहेत की त्या म्हणजे आपल्याला मग कळतंय कि ह्या story पासूनच हा हे ठिकाण बनलेल आहे. आणि भारत जो आहे ना तो खरंच खूप चांगला आहे बघ. विविध राज्यामध्ये विविध संस्कृती आहेत. विविध राज्यामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. संविधानामध्ये अगोदर सुरुवातीला अठरा पोटभाषा होत्या. आता बावीस पोटभाषा आहेत. अश्या या फक्त पोटभाष्याचं नाही, तर भारतामध्ये जवळपास दीडशे दोनशे पर्यंतच्या भाषा बोलल्या जातात. ज्या बोलीभाषा असतील सगळ्याच भाषा अगदी खूप छान आहेत. आदिवासी लोक असतील. ते पण आपली संस्कृती जपत असत प्रत्येक लोक आपली संस्कृती जपत आलेला आहे तर तुला महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माहित आहे का?

ठिकाण आहे म्हणजे गुजरातमध्ये कस घागरा चोली महाराष्ट्रामध्ये काष्टा वगैरे असं सगळीकडे वेगवेगळे वेशभूषा मानव मिरवतात आणि अह

प्रत्येकाचं जे नृत्य आहे लावणी आहे संस्कृती आहे वेगवेगळं आहे आणि खरंच खूप special आहे आधी वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळे फळे-फुले ते पण प्रसिद्ध आहेत. हो. केरळमध्ये ओणम नावाचा सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये दांडिया खूप उत्साहात साजऱ्या केल्या जातात. महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडे पूर्ण देशभरात दिवाळी पण साजरी केली जाते आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे सण आहेत ते पण खरच खूप छान आहेत. अह आह जे आहे ना आपला भारत तो खरच खूप छान आहे विविध जाती धर्माचे संस्कृतीचे विविधतेचे लोक आहेत आणि ते सगळे आपल्या भारतामध्ये मिळून मिसळून राहतात भारताला एक करून त्यांनी ठेवलेलं आहे. भारत हा खरच एक लोकशाही देश आहे बघ तुला लोकशाही म्हणजे काय माहित आहे का?

अह जस तर आता सध्या ipl चालू आहे बघ तर ipl मध्ये तुला तर माहितीच असलं कि सगळ्या प्रकारची सगळ्या देशातली असतात.

ते ipl खरंच खूप छान आहे ते दोन हजार आठ मध्ये धीरूभाई अंबानी ते अंबानी वगैरे IPL जे सुरुवात केलेली जी होती ती खरच खूप छान आहे. वेगवेगळ्या देशाचे लोक एकत्र येतात आणि ते ipl खेळतात आणि आपले भारताचे लोक ते जिंकण्याचा उत्साह खरी मज्जा तर भारताची एकटा तर कधी दिसून येते तर ती ipl च्या वेळेस दिसून येते जेव्हा भारत जिंकतो किंवा वेगवेगळ्या T twenty आहेत t twenty होतात वेगवेगळ्या cricket आहेत cricket ने पण समजा वेगवेगळे देश एकत्र येतात. मग ते भारत जिंकतो. त्यावेळेसचा उत्साह खरच भारताचा बघण्यासारखा असतो. त्यावेळेस लोक खरच एकत्र येतात बघ वेगवेगळे सण असतात त्यावेळेस पण लोक एकत्र येतात.

हो. आपण बघतोय ना कि जसा आपला भारत देश इतका सुंदर आहे. भारताचं आपण जे म्हणतो डोकं म्हणजेच आपल्या भारताचा चेहरा म्हणजे जम्मू कश्मीर ते जम्मू काश्मीर वर तर प्रत्येक देशाची नजर आहे जस कि पाकिस्तान हल्ला करतोय चीन हल्ला करतोय खरच आपल्या देशावरती हल्ला करू लागलेलाय आपला देश हा पण आजपर्यंत ते कधी आपल्यापासून जिंकले नाहीत व ते try करत राहतात हे करत राहतात. पण त्यांना नाही माहित कि आपला भारत एकजुटने राहतो. एकजुटाने सगळ्या गोष्टी करतो. तेव्हा त्यांच्या देशाला करेल. तेव्हाच ते आपल्याला हे पुरवू शकणार आणि आता तर त्यांना माहितीच नाहीये कि भारतामध्ये वेगवेगळे लोक एक होऊन संघटित होऊन राहतात. जस बाकीच्या देशात नाहीये ना. ते एक होऊन राहत नाही ना हम्म जे बाकीच्या लोकाला त्रा जे बाकीच्या देशामध्ये जे लोक आहेत त्यांना आपल्या शेजारश्याशी पण काही घेणं देणं नसत पण आपला भारत खरंच खूप माणुसकीचा आपुलकीचा माणुसकी जपणारा देश आहे. त्यानं भारताला जर चीन ला आणि पाकिस्तानला उडवायचा असत तर काहीच लागू शकत न्हवत. तुला माहीतच आहे ना अब्दुल कलाम यांनी वेगवेगळे अस्त्र शस्त्र तयार करून ठेवलेले आहेत. अग्निबाण हो. हा आणि भारत देश त्यांना सहज उडवू शकत होता ना. हो आपला भारत शांततेने ह्या सगळ्या गोष्टी solve करायचा try करतो पण नाही का बाकीच्या देशांना वाटत कि हे भित्रे त्यांना काहीच नाही येत वगैरे ही ऐकतात, ऐकून घेतात पण ह्यांना माहित नाही एक ना एक दिवस उलटून प्रवाह करण नि याना दाखवू कि आपण काय आहे त खरे आपल्याला देशामध्ये ना संस्कृतीच्या शांततेच्या मार्गाने प्रेमाच्या मार्गाने धर्माच्या मार्गाने चालतो आणि शेवटी विजय हा धर्माचा आणि सत्याचा होत असतो त्यांनी कितीही त्रास दिला कितीही उठण्याचा प्रयत्न केला तरी भारत हा हरू शकत नाही कारण विजय हा शेवटी सत्याचा आणि धर्माचाच होत असतो आणि भारताला शिकवण आहे कि शांततेच्या मार्गाने चालायची जे सगळे चांगले मार्ग आहेत अह

आणि पाकिस्तानला दोन दिवस जरी काही तरी आर्थिक income भेटलं नाही ना तरी तर पाकिस्तान एकदम भिकारी होऊ शकतो. हा त्यामुळेच तर भारताला सोन्याची चिडिया म्हणतात. आणि इथे दुसऱ्या देशातल्या लोकांना अतिथी देवो म्हणून पुजतो पण हे बाकीच्या देशामध्ये नसत ना ते वेगळ्या देशांतुन आलेल्या लोकांना वेगळ्या वेगळ्याच नजरेनं बघतात त्यांना वाटत कि आतंगवादी वगैरे हेच आहेत पण आपल्या देशामध्ये असं नाही करत ना. हो. आपल्या देशांमध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वतःचा हक्क दिलेला आहे. काहीतरी कर्तव्य आहेत. हक्क आहेत प्रत्येकाला आता एक सरळ तत्व लावून दिलेलं आहे प्रत्येक देश म्हणजे आपला देश असा आहे ते ना की जनतेचा विचार करतो जनतेच्या कल्याणासाठी बनलेला आहे आणि प्रत्येकाचा विचार केला जातो इथे प्रत्येकांना हक्क दिलेले आहेत प्रत्येक जण स्वतंत्रपणे राहू शकतो, कुठे ही राहू शकतो, खाऊ शकतो, झोपू शकतो, भाषण करू शकतो, आपला आपला व्यवसायिक करू शकतो भारताने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेला आहे. हो.

असं इथे भेदभाव नाही धर्माचा भेदभाव नाही आपल्या तर आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या जाती जातात बाकीच्या देशांमध्ये एकच असते म्हणजे त्यांना ते जास्त हे करतात. बाकीच्या जातींना नाही जवळ धरत

पण आपल्या देशामध्ये तसं नाहीये आपलं प्रंतप्रधान असेल, आपल्या राष्ट्रपती असेल, हा जनतेसाठी काम करतो. हा भारतामध्ये तर हे सगळं बघायला भेटत आणि त्या त्यामुळे तर दुसऱ्या देशातले लोक आपल्या देशामध्ये बघायला येतात वेगवेगळी संस्कृती बघायला येतात वेगवेगळी ठिकाणं बघायला येतात त्यांना आपल्यासारखं बनायचं try करतात. जस तू बघितलं असल की इंग्लंडमध्ये आह कृष्णाला खूप मानतात गणपतीची पूजा करतात आपल्या इकडे

म्हणजे त्यांच्याकडे ते देश नसताना त्यांच्या इकडं म्हणजे ती संस्कृती नसताना देखील आपल्या इकडे जे देव आहे वेगवेगळे सण पूजा आहे धर्म आहे ते त्यांना मानायला लागले त्यांना पुजायला लागले. पण आपल्या देशामध्ये असं नाहीये ना की आपण पण सगळ्या देवांना धरतो, मानतो, पुजतो

तेव्हाच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो नि खरंच आपला भारत देश आहे आहे ना तो खूप सुंदर आहे. आह हा निसर्गाने नटलेला आहे.

हा नफा company च्या सभासदां मध्ये लाभांशा च्या स्वरूपात वाटला जातो. लाभांश म्हणजे company च्या नफ्यात ला भागधारकांमध्ये वाट ला जाणारा हिस्सा होईल. company मध्ये अनेक भागीदार असतात. company चा नफा हा भागदारकांची उत्पन्न असते परंतु company ने मिळवलेला सर्वोच्च भागधारकांना वाटता येत नाही. या नफ्यातून काही वजावट करावी लागते. या सर्व वजावटी केल्यानंतर. जो नफा उरतो

अर्थ dividend शब्द या latin शब्दा पासून निर्माण झाला आहे. dividend म्हणजे त्याचे विभाजन होऊ शकते. लाभांश संबंधीच्या कायदेशीर तरतुदी company ला आपल्या निव्वळ उत्पन्न मधून किंवा नफ्या मधून भागधारकांना लाभांश वाटप करण्याचा लिखीत व अध्या

कार्यपद्धती नमूद केली जातील. लाभांश म्हणजे काय देशील तर तुझ्या चे तीन भागात विभाजन केले आहे. ते खालीलप्रमाणे लाभांशच्या निश्चिती संबंधीच्या कायदेशीर तरतुदी. लाभांश गोष्टीं संबंधीच्या कायदेशीर तरतुदी लाभांश वाटपा संबंधीच्या कायदेशीर तरतुदी. निश्चिती संबंधीच्या कायदेशीर तरतुदी company च्या व्यवस्थापन भागधारक संपूर्ण वर्षभर भरू शकत नाही . त्यामुळे company चे दैनंदिन व्यवसाय व्यवस्थापन संचालक मंडळा पासून केले जाते. त्यामुळे ला गेला. पण त्याच्या शिफारस करण्यास योग्य असे अधिकारी आहेत. संचालक मंडळाचा हा कायदेशीर हक्क आहे म्हणूनच संचालकांना लाभांश निश्चित करण्यापूर्वी खालील तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे company कायदा चे कारण नऊ शे पाच मधील तरतुदी तसेच केंद्र सरकारने निर्धारित केलेली मार्गदर्शित. विचारात घेऊनच लाभ निश्चित करणे योग्य ठरते. अह वर्ग करावा लागणारा सक्तीचा निधीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार company च्या लागू company चालू Policy च्या लाभांश जाहीर करण्यापूर्वी पुढील प्रमाणे ठरावीक. मग टक्के नफा राखीव निधी कडे वर्ग करावाच लागतो. company किव्हा अधिक रक्कम राखीव निधी कडे वर्ग करू शकते. तथापि त्यावेळी आर्थिक वर्षात घोषित केला जाणारा लाभांश चा आर्थिक वर्षापूर्वी च्या तीन वर्षांमध्ये घोषित केले लाभांशच्या दरा चा सरासरी एवढा असावा चालू वर्षी च्या नफ्या मध्ये

company चालू नको म्हणून घसा आणि नफ्याला लाभांश घोषित करण्याची परवानगी देऊ शकते मला घोषणे संबंधीच्या कायदेशीर तरतुदी परिशिष्टा मधील नियम पंच्याऐंशी नुसार लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केला जातो. घोषित केला जाणारा. लाभांश च्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या दरा पेक्षा अधिक असू नये. company ने निर्धारित कालावधी मध्ये परतफेडी चा ग्राहक भागांची परतफेड न केल्यास जोपर्यंत परत केली जात नाही, तोपर्यंत समोर का मग लाभच घोषित करण्याचा अधिकार. company स नसतो मागे वार्षिक सभेत संबोधित केलेल्या सारथी शिबू चे पैसे भरण्या साठी कंपनी लाभांश घोषित करू शकत नाही असे सर्वसाधारण सभेमध्ये लाभांश घोषित केल्यानंतर कंपनी आर्थिक वर्षा साठी पुन्हा एकदा फेर लावायची घोषित करू शकत नाही. एकदा घोषित केलेला लाभांश रद्द होत नाही. लाभांश वाटपास म्हणजे कायदेशीर तरतुदी ला आपण खाल्लेल्या त्या दिला जातो. नोंदणीकृत भागधारकास किंवा सांगेल त्यास किंवा त्याच्या bank त भाग पत्र धारकास किंवा त्याच्या bank त प्रत्येक भागाबरोबर रकमेवर लाभांशाचे वाटप केले जाते लाभांश चे वाटप company भागधारकांनी आगाऊ जमा केला. मग त्यावर लाभांश देऊ शकत नाही. लाभांश च्या घोषणा झाल्या पासून तीस दिवसांच्या आत ला लाभांश चे वाटप न केल्यास तुम्हाला म्हणजे आधी पत्राचे वाटप चप्पल आणि तीस दिवसांच्या आत न केल्यास जबाबदार असल्या company च्या प्रत्येक संचालकस तीन वर्षा पर्यंत साध्या तुरुंगवासा ची शिक्षा होऊ शकते आणि चुकी च्या प्रत्येक दिवसा साठी दहा एक हजार दंड रुपये दंडा ची शिक्षा होऊ शकते.

लाभांश वाटपा ची कार्यपद्धती रावण तुमच्या कार्यपद्धतीत काही त्यानंतर त्याचा समावेश होतो. फिशर पूर्ण संचालकांची सभा बोलवणे. company चिटणीस तयार झाल्यानंतर लाभांश ची रक्कम ठरवण्या साठी संचालकांची सभा बोलावतो संचालकांच्या सभेत ठराव संचालक मंडळ वाटप योग्य नफा विचारात घेऊन लाभांश ची शिफारस करणारा ठराव सभेत संमत करते भाव असताना नोंदणी बंद ठेवण्या च्या share बाजारात सूचना चिटणीस भाग असताना नोंद बंद ठेवण्या बाबत ची सूचना भागधारक देतो कायद्याचे विविध तरतुदीचे पालन झाल्या ची. खात्री करून घेणे चिटणीस . खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी लागते. लाभांश जाहीर करण्यापूर्वी company च्या चालू वर्षांच्या नफ्या मधून ठराविक टक्के नफा कडे वर्ग झाला आहे चिटणीसाने. तर म्हणजे ओम मधील तरतुदी नुसार company ने निर्धारित कालावधी मध्ये आह परतफेडी चा आग्रह कशा माला ची परतफेड न केल्यास company चा परीक्षक घोषित करता येणार नाही. या कामाची पूर्तता झाली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी लागेल वार्षिक सभासद चिटणीस वार्षिक वाटपा च्या शिफारशीबाबत केले ला ठराव सभेच्या काला कार्यक्रम पत्रिकेत नमूद केलं आहे याची खात्री करून घ्यावी लागते. त्या साऱ्या ठरावा ने समस्त यांची समाधी घेतली जाते. लाभांश ची यादी तयार करणे भाग असताना ही बंद होण्याची चिटणीस लाभांश यादी तयार करतो लाभांश यादी मध्ये सभासदाचे नाव पत्ता लाभांश ची एकूण रक्कम लाभांश चे ढोबळ रक्कम ची वजावट आणि निव्वळ लाभांश रक्कम यांचा समावेश असतो. लाभांश अधी पत्र. सबचिटणीस लाभांश अधी पत्रे व सूचना लाभांश चे जाहीर झाल्या पासून तीस दिवसांच्या आत भागधारकांद्वारे ला पत्र पाठवावे लागतात. संयुक्त भागधारकांच्या बाबतीत company च्या नोंदवह्या भागधारकांचे नाव प्रथम क्रमांका ने नोंदवली आहे. त्याच लाभांश च्या आधिपत्र व सूचना पाठवली जाते भाग अधी पत्र धारकांना जाहीर सूचना चिटणीसाला मग तो भाग आधी पदवीधारकांसाठी ला लाभांश वाटपा संबंधी सूचना

पण आह होण्यास company सदर account schedulebank त लाभांश देणे खाते स्वतंत्रपणे घेऊन त्यात वर्ग करावी लागेल. त्यानंतर देय असलेला खात्यामधून योग्य पडताळणी अगोदर का दिला. माझा room नं दिलेल्या व मागणी न केलेल्या लाभांश आणि समानते कायदेशीर तरतुदीत नं दिलेला लाभांश चा अर्थ company ने घोषित केला. परंतु त्याचा वाटा घोषित झाल्या पासून तीस दिवसांच्या आत न झाल्यास त्याला म्हणतात मागणी न केलेला घोषित केलेला पण सभासदाने मागणी न केलेला वंश म्हणजे मागणी न केलेला वंश होय नं दिलेल्या मागणी म्हणजे संबंधी कायदेशीर तरतुदी लाभांश च्या देणे खाते घोषित केला आहे, घोषित दिनांका पासून तीस दिवसांच्या आत न दिल्यास company स अदा रक्कम सुचित bank लाभांश देणे स्वतंत्रपणे वर्ग करावी लागतील. खाते उघडताना company Limited किव्हा Company Private Limited लाभांश देणे खाते अशा नावाने ते उघडावे लागते नं दिलेला किंवा नं दिलेलं लाभांश वर नमूद केलेल्या तीस दिवसांचा कालावधी संपल्या पासून सात दिवसांच्या आत वर्ग करणे आवश्यक असते. लाभांश वाटप विलंब व्याज वरील. हां त्यात. company ने ही सर्व रक्कम जमा केली नाही तर शेकडा बारा टक्के दराने व्याज दिले पाहिजे ही याची रक्कम company च्या भागधारकांना त्यांच्या लाभांश रक्कमेच्या प्रमाणात दिली पाहिजे. कोणता मुद्दा शिक्षण व सुरक्षा निधी ला मदत देणे खात्यात वर्ग केलेला म्हणजे रक्कम सं वर्गा वे लागले. सात वर्षांच्या आत न दिल्यास अथवा न नेल्यास company सदर रक्कम चा केंद्र सरकार कडे गुंतवणूकदार शिक्षण व Songs निधी खाते मधे वर्ग करावी लागतील. अंतिम लाभांश company ने आपल्या वाटपीय भागदरकांना गुंतवनिकेवर दिलेला जाणारा मोबदला म्हणजे लाभांश होय वार्षिक सभेत घोषित केला जाणारा लाभांश म्हणजे अंतिम लाभांश होय हा लावा सात या ठरावा ला नाही घोषित केला जातो अंतिम लाभांश मला ची पास करण्याचा कायदेशीर अधिकार आहे तरतूद राखून येते एकूण ची तरतूद या गोष्टी विचारात घेऊन लाभांश दराची शिफारस संचालन मंडळाकडे. संचालक मंडळ करते. संचालक होण्याची शिफारस केलेला वंश सर्व भाग दर वार्षिक संस्थांमध्ये कायम करू शकतात. भागदरकांना

काही नाही रे असच B. Tech. ला घेतलय इंजिनीरिंगसाठी अरे हा मी ऐकल होत तू कॉम्पुटर इंजिनीरिंग करायचं ठरवले ना हो हो माझा डिप्लोमा झालेला न IT मध्ये मग म्हणल इकडे IT ब्रांच तर नव्हती इथं औरंगाबाद मध्ये CS घेतलय का तू कॉम्पुटर सायन्स

आता म्हणजे जस्ट आता ऍडमिशन झाला आहे कि कस म्हणजे ऍडमिशन झाल आहे माझ सध्या

ओके त मग आता तू त्या डिप्लोमा ला त आपल्या कॉलेजच्या लॅब म्हणजे कॉम्पुटर वरतीच केलेली प्रॅक्टिस आता तुला घेवा लागल एखादा प्रोजेक्ट वगेरे कराव लागतात न लॅपटॉप वगेरे घेवा लागल लॅपटॉप किवा PC त काय ठरवल काय घ्येयाच आहे तुला अं डिप्लोमाला म्हणजे कस लॅपटॉप PC असायचे न अं पॉली चे आमचे कॉलेज त्याच्यामुळे लॅपटॉपची काही एवढी गरज पडली नाही जास्त मग आम्ही PC वरच काम चालवून घेतलं हम्म तुला प्रोजेक्ट वगेरे करायसाठी लागल न आता हा इंजिनीरिंगला ते PC वर काम नाही न काम चालत ना तेवढ घरी पण भरपूर टास्क करत असतात प्रोजेक्ट असतात, सेमिनार असतात लॅपटॉप पाहिजेच मँडेटरी ते कॉलेजच्या PC वरती कमी RAM वाले राहतात न तिथ प्लस ते प्रोसेसर पण इतक चांगल नाही राहत. तू स्वतःचा घेवून टाक आता घेतीय मी विचार चालू आहे माझ तस विचार काय करतेस बघ खूप खूप अस मस्त मस्त लॅपटॉप आता मार्केट आले आहेत जास्त महाग सुद्धा नाहित्त तू घेवू शकतेस ते अं लाईक मेसेजेस करतो का मला

ते त आहेच अं तस तर बघ कि तू लॅपटॉप घे कस गेमिंग मध्ये कूलिंग सिस्टिम आणि परफॉर्मन्स त्याचा चांगला राहतो न

तस मी मागे एक डेल चा लॅपटॉप बघितलेला अं डेल पास्ट्रो अं थर्टी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणून रयसन फाईव्ह प्रोसेसर होता त्याच्या मध्ये

अं फुल्ल एचडि डिस्प्ले अं चौदा इंच ची चा म्हणजे बऱ्या पैकी त्याच्यात तुला कस म्हणजे टेन्शन पण नाही आणि वेट पण त्याचा फक्त दीड किलो त तुला कॅरी करायला पण काही टेन्शन नाही राहणार

ते MCA to mcc ऐकलं असल

विंडोज इलेव्हन अं सेम अँड्रॉइड सारखाच दिसतो न भारि आहे चांगला चालतो आणि काही काही लॅपटॉप मध्ये नाही ते ते वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड, ऑफिस पॉवर पॉईंट, एक्सेल पण याच्यात आहे याच्यात विंडोज इलेव्हन सोबत ऑफिस ट्वेंटीवन टाकल आहे त्यांनी म्हणजे तुला टेन्शन पण नाही वर्ड वगैरे च

तुझ्याकड कोणता आहे सध्या माझ्यापासी बघ मी आसूसच घेतला होता माझा आहे तो पण चांगला आहे काही विषय नाही याच्यामध्ये फक्त म्हणजे डेलचा जो आहे न तो साठ हजाराचा होता त आता सध्या डिस्काउंटमधी चाळीस बेचाळीस हजारात भेटत होता आणि जर बगितल तू त माझ्या याच्यात आणि त्याच्या याच्यात फक्त एकच कमी कि माझ्या याच्यात अडिशनल ग्राफिक्स कार्ड आहे आणि याच्या मध्ये नाही आहे बस बाकी प्रोग्रामिंगसाठी हा तुला हा मस्त परवडेल

हो SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह असते त्याच्यामधी परफॉर्मन्स भारी भेटतो

मी ऑफलाईन घेतलेला होता पण तू ऑनलाईन घेवू शकतेस ऑनलाईन कस थोड डिस्काउंट वगेरे भेटून जातो न समजा काही क्रेडिट कार्ड वगेरे असला तुझ्या पाशी त

मस्त ऑफर भेटते तस ऑफलाईन स्टोर वर तस काही भेटत नाही न प्लस थोड प्रायझिंग पण वाढते लॅपटॉप सोबत माउस आणि हे चीपकवतात आणि पाच पाच हजार रुपये वाढवतात हो न ते प्रायझिंग बॅग वगेरे देतात न त्यामुळे जास्तच करून टाकतात ते नवीन लॅपटॉपची हो बॅग राहते पाचशे रुपयाची ते घेतात हजार रुपये त्या हिसोबाने म्हणजे अलगच ओव्हरऑल लॅपटॉपची प्राईझ जास्त सांगतात आणि त्याच्यासोबत हे देवू आम्ही ते देवू आम्ही

तर मग तुला जर त्यांनी म्हटले दहा हजार आम्ही डिस्काउंट देतोय तुम्हाला पन्नास हजार मध्ये देवून टाकू तरी बघ आठ हजार रुपये तुझ्याकडन शिल्लकच घेतले बाकी जे भेटायचे ते तुला तेच भेटत आहे जर तू हे घेवून बाहेरन जर घेतल कि बॅग, माउस वगेरे तर जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार पर्यंत जाईल त्यात बी तुला बेस्ट क्वालिटीच सर्व भेटल बॅग बिग किवा जे पाहिजे ते तिथ तर तुझ्याकड ऑपशन बी नाही राहणार तुला चीपकावून देतील आणि शिल्लक पैसे घेतील तुझ्याकडन हो बघन ऑनलाईनच घेईन हम्म ऑनलाईनच बघ कस चांगल ऑफर पण भेटतात आणि EMI साठी पण झिरो EMI वर भेटून जातात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही

हो हो तरी मी तस आता एक बघितला लॅपटॉप एस्सारचा त्याच्यामध्ये एस्सार वन फोर्टिन म्हणून आहे business lap म्हणजे नाव बिसनेस लॅपटॉप दिलेला त्यांनी आय फाईव्ह प्रोसेसर आणि त्याच्यामधे सोळा GB ram दिला त्यांनी बघ अरे सोळा GB ram म्हणजे मस्तच

सोळा GB ram आणि पाचशे बारा GBSSD म्हणजे प्रोसेसिंग फास्ट चालत असेल हो आणि प्राईस काय त्याच

ह तस तर वेट त याच पण म्हणजे जास्त नाही हेच दीड किलो च्या जवळ जवळ आहे म्हणजे कॅरी करायला काही टेन्शन नाही हम्म

आय फाईव्ह आहे पंचेचाळीस हजारात अजून काय भेटणार तुला माझ्या वेळेस त आय फाईव्ह घेतलेला हा तो मला तेव्हा पडला बघ कि साठ चवसठ हजार रुपयाला आणि आता बघ किती पंचेचाळीस हजाराला पडतोय म्हणजे काही आहे का नाही आता भेटून जातो हम्म स्वत झालेत आता आय फाईव्ह

आणि परफॉर्मन्स तर त्याचा मस्तच समजा आय फाईव्ह आहे तर चांगलाच चालत असेल चालतोच चांगला बाकी तर त्याच्यात सोळा GB ram आहे ती पण तू अं एक्सपांड करू शकते बत्तीस GB पर्यंत काही इशू नाही ह ते मदार बोर्ड सपोर्ट केला न तर मग करू शकतो नाही त अस नाही करता येत

हो मस्त दिसते हा पण तू हा पण घेवू शकतेस कारण कि मस्त जास्त RAM पण असल्यामुळे तू म्हणजे हेवी सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करून वापरू शकतेस याच्यात